भारतात लोकशाहीला विशेष स्थान आहे. शिवाय भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. तसेच भारताची लोकशाही ही भारतीय संविधानातून निर्माण झाली आहे. British वसाहतवादी राजवटीतून त्रास सहन केल्यानंतर भारत शेवटी एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये लोकशाही राष्ट्र बनला. तेव्हा भारत स्वातंत्र्य झाला. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही न्याय स्वातंत्र्य आणि समानतेच्या भावनेला धरुन बनलेले आहे. भारतीय लोकां अह आह लोकशाही लोकांच्या आवाज आणि मते सर्वात महत्त्वाचे असतात. लोकशाहीचे आदर्श स्वरूप म्हणजे जिथे खरी सत्ता नेत्यांकडे नसून लोकांकडे असते. लिखित राज्यघटना या लोकशाहीचे कणा आहे. ज्याद्वारे देशाच्या प्रत्येक पैलूचा कारभार चालतो. लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे कायदे मंडळ. कार्य~ म्हणजे कार~ अह कायदे मंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका. जिथे प्रत्येक जण एकमेकांपासून स्वतंत्र्यपणे काम करतो.

आणि प्रणाली खऱ्या स्वरूपात पाडल्या गेल्या तर लोकशाही व्यवस्था ही जगात सर्वोतकृष्ट शासन प्रणाली असेल. सर्व हे भारतीय लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाहेरील हस्तक्षेप~आ शिवाय स्वतःवर प्रशासकीय मंडळी शक्ती. शिवाय भारतीय लोकशाही लोकसत्तेचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे भारतातील लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात. शिवाय लोक प्रतिनिधी सर्व सामान्यासाठी जबाबदारी राहतात. भारतातील लोकशाही राजकीय तत्वावर चालते. शिवाय याचा अर्थ सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे धर्म, जात, पंथ, वंश संप्रदाय इत्यादि आधारावर कोणताही भेदभाव नाही. ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला समान राजकीय अधिकार आहे. बहुसंख्येचे राज्य हा भारतीय लोकशाहीचे अत्यावश्यक वैशिष्ट्य आहे. शिवाय जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो तो सरकार बनवतो आणि चालवतो. सर्वात लक्षात घे~ लक्षात घेण्या बहुमतांचे सर्व समर्थनास कोणतेही अक्षेप घेऊ शकत नाही. भारतीय लोकशाहीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य

हे भारतीय लोकशाहीचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. भारतातील मंत्री परिषद त्यांचे संबंधीत विधान मंडळ एकत्रीतपणे जबाबदार असते. त्यामुळे त्यांच्या सरकाराचे कोणतेही कृतीला एकटा मंत्री जबाबदार नाही. internet अगदी शेकडो वर्षांपासून मनुष्याांां त्तप्य टप्याने प्रारगती केली आहे. मनुष्याांन केलेली सर्वात मोठी प्रारगती मणझे internet internet हे एक अशी गोष्टी आहे की जिशा शिवय आज जग चालूचं शकत नही. internet मूढे जग खूपाच झवद् आले अहे. internet मुडे आज सोयीसुविधा अपलब्ध झाले अहे.

पात्रवाहवरमहे बरच वेड जायचा, परंतु internet मुडे आपण अप्लाय नातेवायकला एखादी बातमी घरात बसला कडाऊ शकतो. internet मुडे आपण अप्लाया दयानंदिन आयुषमाधे आपल्या मित्र मैत्रिनशि, आपल्या परिवाराशाह, आपल्या नातेवयेनान्शि, सगदंधी गप्पा मारू शकतो. internet मुडे प्रतक क्षेत्रामध्ये आपली प्रगती झाली. internet मुडे प्रत्येक काम त्वरित होऊ लागला. internet मुडे जगाचा प्रगती चढणा मिद्ध्लि. internet हे एक संप्रधारशक् मधयम अहे. ज्या मध्ये आपण महत्वची देवान निवान करू शकतो.

इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक आविभाज्य बनला अहे. तयाच महत्वाच करण म्हजे अगदी साकडी उठलायवर् आपलायला हाता मध्ये newspaper लागतो परंतु आता इंटरनेट मुडे आपण समाचार, बातमया आपण T. V वर देखील बगू शकतो. तसे आपल्या मोबाईल मध्ये देखील internet चा मधयांमधून बगू शकतो. office मध्ये संगणकर काम करतांना देखील internet चा वापर होतो. बेगवेगडा वेहवार, मोठ मोठे वेहवार, आपण इंटरनेटचा माध्यमातून शुरक्षित रिधाय करू शकतो. आज आपला देश digital india बनत अहे. पूर्वी झर आपल्याला पैसेंची देवांन् विहवणं करायची अशेल तर प्रत्येक् चा त्या ठिकाणी पोचून पैसेंची देवान घेवाण करावा लागायचा. परंतु आता internet मूढे आपण शंभरात कोणालाही पटकन पैशे पाठवू शकतो. व कोणाही कडून पैशे मागवू शकतो. प्रताएक् क्षेत्र मध्ये इंटरनेट हे खूप महत्वाचे ठरत अहे. क्षेत्रा मध्ये देखील मोठ मोठे वाहवार, सहस internet मूढे फार परत अहे. इंटरनेट फक्त फोन आणी संगणकान्परन्त् मर्यादी राहिला नही.

घरातील समान, उत्पढणे, एखादि गोष्ट खरीदी कारणासाठी net banking चा उपयोग करतात. तर internet म्हणजे एक जागतिक प्रणालाय अहे. जे माहिती समई कारणासाठी व जगभटातील लोकांशी संबंध साधनासाठी internetprotocall चा वापर करते. आपलायला हवी आश्लेली माहिती आपल्या पर्यंत inter link hypertext, protocall आणी world wide web चा माध्यमातून मिडते. इमटरनेट ही आता सामान्य गोष्टी झाली अहे. परंतु इंटरनेटचे फायदे व उपियोग असामान्य अहे. internet आता जगभरात सर्व पसरलेला आहेत. आपल्या भारतात देखील प्रत्येक गावात, शहरात, जिल्यात इंटरनेट सुविधा उपलब्ध अहे. internet मूढे मनसा एकत्र अले. internet ने संपूर्ण जगाला एकत्र आणला. आपला आयुषमाधे शान शनाला आपण इंटरनेटछ वापर करतो. internet मुडे आपल्यला जग भरातील समाचार झाणून घेतला येतो. internet मुडे आपलायला एकादा विशेष विषयनावर माहिती मिडते. internet मुडे आपलायला अप्लाया घरचांशि, नाते वैनशी सहस बोलता येतो. internet मुडे video call चा माध्य्यमातून social networkin, apps चा माध्य्यमातून आपण सर्व जन अप्लाय परिवारांशै, आपला मित्र मैत्रींची जोडले गेलो आहोत. internet चा सर्वा जास्त वापर विधानटहार्ट मध्ये होतोहे. विधानथार्थियांना online शिक्षण घेणे सहस उपलब्ध झाले आहें. आता Covid nineteen मूढे शादा, महाविद्धलंय बंद ठेवण्यात आले. परंतु internet चा मधयमातुन् विधार्थना online शिकवून देण्यात आली. या मूढे विध्यार्थनाछे शिक्षणाच् फार नुकसान झाले नही. internet चा आणखी एक फायदा म्हणजे व्यापार बाजारपेठेत internet मुडे अधिक सपास्ता व पार्दर्शकता आली. internet चा माध्य्मात्तून् व्यापारी सावता आपल्या उत्पाधनाची झाहिरात करू शकतो. पूर्वी पत्राव्यावर केला जायचा. परंतु आता internet मुडे अतिशय महत्वाची बातमी देखील अगदी शंभरात माहिती पडते. पूर्वी आपलायला समान घेणायासाठी किव्वा उत्पढणे कजरीदी कारणासाठी बाजारात जावं लागायचा. परंतु आता इंटरनेटचा मधयमामूदे आपण बाजारात घाटी आणला आहेत. अगदी घरी बसून आपल्यला हवी ती गोष्ट खरीदी करू शकतो. internet मुडे जगाला ऑनलाईन marketing या नवीन कल्पनेच् परिचय मिधाळला. internet मुडे आपण लाईट बिल, पाणी बिल, टीव्ही चा बिल मोबाईल चा रिचार्जे यांसारखी अनेक गोष्टी अगदी घर बसलाया करू शकतो. internet मुडे कुठलाही विषयावरील माहिती चुटकी सरशील काढता येतील. internet मुडे आपण घर बसलाय आपलायला हव्या ते रेस्टोरेंत मध्ये जेवण मागू शकतो. internet मुडे आपण कापडणची खरेदील देखील करू शकतो. internet चा मधयम आतून आपण ट्रेन ची तिकीट, बस तिकीट बुक करू शकतो. internet मुडे आपलायला हवी असणारी औषध देखील आपण घर बसला मागवू शकतो.

मानवी जीवन अतिशय सोप झाला अहे. internet मुडे घडून आलेली सगडात् मोठी करती म्हणजे netbanking. आता banking क्षेत्र मध्ये देखील internet चा वापर प्रमुखयाने वाढला अहे. अनेक bank अप्लाय ग्राहकांना इंटरनेटहि banking सुविधा उपलब्ध करून देतात अहे. एखादा घराहाकाला दुसराचा खतात पैसे transfer करायचे असतील तर आता bank मध्ये जाण्याची गरज् नही. मोबाईल मध्ये बरेच net banking उपलब्ध असतात. internet चा वापर करून

internet मुडे वेगवेगडा applications चा माध्य्यमातून नोकरी शोधन अतिशया सोप झाला अहे. internet मुडे, आपण आपलायला हवी ती नोकरी हव्या तया ठिकाणी मिडवू शकतो. internet मुडे आपण घर बसला देखील आपल्या काम करू शकतो. घर बसल्या data transfer करू शकतो, घर बसल्या file transfer करू शकतो. vedio call चा माध्य्यमातून आपण meeting देखील attend करू शकतो. corporate क्षेत्रात internet ला मोठी मागणी अहे. corporate क्षेत्रात

परंतु internet चे बरेच चे तोटे देखील. बरेच लोक internet चा वापर चुकीचे माहिती मैदाउनशाथि देखील करतात. internet हे असे मधयम अहे जायचा आपण योग तो वापर केला तर अपलायाल यौगती माहिती मिडते. आणी अप्लाया वेड देखील वाजतो. परंतु बरेच लोक internet चा आहारी जात आहेत. internet चा गैर वापर करून वग-वेग्दे fraud करत आहेत, लोकांना फसवत आहेत. आता सद्या e-formal देखील वाढत चालला आहेत. internet मुदे अप्लाया भरपूर विकास झाला अहे. internet मुडे जग माहिती व तांत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करत अहे. internet मुदे वेग-वेग्दे शोध लागत अहे. internet मुडे आपला social media संपर्क आला. internet चा माध्य्यमातून आपण social media वर आपले विचार मॅडवू शकतो. आपला विचारांची देवान - घेवाण करू शकतो. सध्या इंटरनेट मुडे social media ही प्रशिद्धा मधयम बनला आहे. जिथे वेग-वेग्द भाषेची, वेग-वेग्द राजांची, वेग-वेग्द देशातील लोक एक मेकांची संपर्क सडतात. आपला विचारांची देवन- घेवाण करतात. आपल्याला योग्य अयोग्य गोष्टीची माहिती social media दावरे सडतात. हे फालत अफाटकट internet मुडे झाला अहेत.

hi माझा topic चा नव आहे, air pollution as usual आपल्याला माहित आहे की air pollution काय असत, any contamination in air, water त्याला आपण pollution अस म्हतात pollution वाढल्या ते air किव्वा असो या water असो, सगडच प्रकार चे pollution industrialize किव्वा आता मदती industralization मूढ pollution वाढतातच आहे तयातुन् एक type ही air pollution. air pollution majorly कशा होण्याच चान्स म्हणजे generally city म्हणजे village चं conversation cities मध्ये झालेलं आहे. लोकांच lifestyle change झालेलं आहेत like, rather than सायकल्स आपण आता cars वगैरे use कराय्ल लागलो आहे, त्यातून fuels वगैरे निगतात आणी त्यातून ते fuels मधून कार्बन वगैरे, असा harmful gases निगतात ज्याचा मुढे air pollution जास्त होतात. secondly, industries वाड्यात. industries वाढलाय मुडे industries मांडला घाण किव्वा harmful gases बाहेर पडतात त्याचा मुडे पण air pollution होण्याची खूप जास्त chances असतात. आणी बरेच जसे करण reasons आहे ज्याचा मुडे air pollution वाढतायत आणी त्याचाही खूप adverse effect आपला health वर आपल्याला दिसतात. त्याचा पायकी मन्हजे air pollution मूदे harmful gases भारे सोडतात ते कार्बन दिॉक्सिडे सारखे, ओझॉन layer deplect करते की आपला earth protective layer आहे जो खूप important आहे त्याच त्याच deplation होतंय ज्याचा मुडे, UV rays हे directly earth पराण्यात पोचतात त्याच absorbtion कमी होउन गेलेलं मुडे आणी UV rays direct earth वार आल्या मुडे आपला skin वर पडतात आणी त्याचा मुडे skin irritation किव्वा skin cancer अशे यांचे प्रामर वाढलेलं आहेणी त्याचा मुडे जस पण प्रमाण जास्त वाढलेला आहेत. तच acid rain वगैरे पण जास्त होतात, acid rain मुडे पिकांच नुकसान अनित्याचा शेतीवार् परिणाम, आणी indirectly आपल्या प्रत्येक गोष्टीवर effect होतो तस नंतर air pollution मुडे आपला, body वर असून वेग-वेग्दे दुसपरिणाम दिसून येतात. respiratory disease होतात जस की asthama वगैरे, long cronic disease possible आहेत ज्याचा मुडे respiration problem होतो, lungs चा वेग- वेगडे disease होऊ शकतात. हे काम कारणा साठी आपण कमीत कमी वाहन वगैरे use केले पाहिजे अस गरज नाही आहेत जवाड असल्यावर आपण पाई - पाई जाऊ शकतो. तसंच, industry ची पण harmful वगैरे gases वर आपण आदी solution शोधला पाहिजे नंतर बरेच smoking वगैरे त्याचा मुडे पण air pollution होतात त्याला पण avoid केल पाहिजे. त्याचा मुडे death rate कमी होयिल् म्हणून air pollution हा खूप measured problem आहेत साड्याचा life मदे. तर तो आपण

तिचाच्. air pollution हा air pollution actually असत् कस

असत. त्यातून कॅरून मनोक्सीडे gas release होतो आणी तो ओझॉनच deplation करतो. हे mainly खूप खूप adverse effect दाखवतो जस greenhouse effect, global warming, त्याचा मुडे, आपला earth चा temperature वाफून जातो. करण sunlight absorb नाही होत ऑक्सन layer आणी ते direct enter होतात. पुर्थ्वीचा temperature वडून जात. आणी skin cancer problem त्याचा मुडे होतात. तच acid rain चा पण problem वाढतो crops acid rain मुडे soil अर्पण खूप मोठा इफेक्ट होऊन जातो indirectly ती soil pollution पण होत acid rain मुडे. आणी soil pollution मुडे crops अर्पण पण वेग - वेगडे effects होतात crops नेट grow वगैरे होत नाही. याचा मुडे आपण air pollution जाचला पाहिजे. अपल respiration problem सुद्धा जास्त वाढलेलं आहेत सद्या किव्वा देतंय खूप जास्त आहे. air pollution मध्ये जस की asthama pacients खूप वाढलेत आहेत. asthama मध्ये breathing ला problem होतो लोकांना. करण या हे gases continuesly बाहेर immite केला मुडे, atmosphere oxygen ला कमी जली आहेत. आणी atmosphere चा ऑक्सयगेन कमी झाल्या मुडे, त्यांना breathing ला त्रास होतो. आणी त्याचा मुडे long term cronic disease होउ शकतो. वेग- वेगडा asema, CUPD, असा वेग- वेगडा type disease possible आहेत, आता सद्या तरी सद्या चा generation मध्ये हे disease खूप असत प्रमाणे वाढतात आहेत. आणी हे disease, कहुप् जास्त, harmful आहे ज्याचा मुडे, death पण होते आणी death rate

करण वाढतंय ओढगी कारणा मुडे थोड दुस परिणाम आपल्यावर दिसून येतो. industrilization मुढे, सगडे industries वडून गेल्या. industry मदले निगणारा धुवा त्या तुन निगणारे ती gases harmful gases, त्याचा नंतर industry मंडळ आपण वेग वेगडा आपल्या house मध्ये आपला उपयोगा साठी वेग- वेगळ्या गोष्टी use करतो like, refegerator, AC, तीतून पण ते कार्बन मनोक्सीडे सारखे gases release होतात आणी ते आपला ओझोनवर directly, indirectly effect करतात. आणी sun rays आपला पर्यंत पोचतात आणी त्याचा आपल्या वर वेग- वेगडा परिणाम दिसून येतो. त्याचा मुडे आपण हे ताडला पाहिजे. किंमत कमी use केल गेला पाहिजे. जस रिकालस वैगेरे, smoking वगैरे, यातून पण harmful gases release होतात. आपण smoke करतात, त्याचा तुन ceggrate वगैरे. its bad habit ते पण कमी केले पाहिजे. नंतर कमीत - कमी कमित- कमी मोटर सायकल पण उस केल पाहिजे, fuel कमी जडला पाहिजे. then plastic जडलया मुडे पण प्लास्टिच् चा हा as you know, तुम्हाला माहितीच असेल् की प्लास्टिक केवडा harmful आहे आणी ते झाडला नंतर काय होत, त्याचा मुडे कचरा झाडणं किव्वा प्लास्टिक जादन आपण तडलं पाहिजे. त्याला रिसायकल आपण पास्टिक रिसायकल, re use करू शकतो. म्हणून ते परत, रिसायकल वगैरे करण्या साठी आपण industry मध्ये पाठवू शकतो as आपला कडे ते option available आहे. त्याचा मुडे प्लास्टिक च झाडणं आपण कमी केल पाहिजे. it is one of the very to overcome it is one of the very to overcome of the air pollution चे problem कमी करण्या साठी आपण ते करू शकतो. असा नंतर आपण plants grow केले पाहिजे जास्त, जस्था.

then आपण म्हणत कमीत कमी एका person ने एक तरी झाड लावला पाहिजे. future generation साठी. हे खूप जास्त useful आहे म्हणजे त्यांना अशे problems face करत ते करणार नाहीत skin problems किव्वा त्यांचे death rate तो कमी राहील. त्याचा साठी आपण future generations चा विचार करून या सगडा गोष्टी केला पाहिजे. करण health issues खूप जास्त वाडयात air pollution मुडे तर् आपण केलेलं पाहिजे. then solar system चा उर्ग् केलेला एक्दम चांगलं असणं like solar car, etc त्याचा मुडे solar energy चा use आपण तर fuel वगैरे वाचेल आपल, आणी air pollution कमी होऊ शकत. किव्वा होणारच नाही by the use of solar energy, electric energy

झाडे लावा, झाडें जगवा. thankyou तर आजचा आपल्या topic आहे प्रिय मैत्रिण माझी लहानपणाचे बरेच मित्र आहेत पण खुशी ही माझी कायम माझी चांगली मैत्रीण आहे ती तिच्या आई-वडिलांसोबत माझ्या घराजवळच्या apartment मध्ये राहते ती स्वभावाने एकगोर आणि उपरोक्त चांगली मुलगी आहे ती सर्वांना योग्य दिशा मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी खरी मैत्रीण खूप गरजेचे असते ती तशीच एक प्रकारची चांगली मुलगी आहे एक चांगला आणि खरा मित्र शोधणे हे खूप कठीण काम असते जरी काय भाग्यवनांना सापडले तर माझ्या सर्व मैत्रिणींमध्ये ती पहिली व्यक्ती आहे की माझ्या सर्व भावना मी तिला share करू शकते आणि तिच्या सर्व भावना ती मला share करू शकते ती स्वभावाने खूप चांगली आहे मला ती प्रत्येकाला मदत करीत असते प्रेत्येकाला अभ्यासात मदत करीत असते कारण की ती खूप हुशार आहे ती वर्गाची monitor आहे आणि सर्व शिक्षकांना ती आवडत असते सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी विद्यार्थ्यांना ती मदत करत असते तसेच वर्ग शिक्षकांना सुद्धा ही ती त्यांच्या कामात मदत करीत असते तिला खूप चांगले वेयक्तिमत्त्व आहे आणि तिला गरजू लोकांना मदत करायला ही खूप आवडत असते ती गरजू लोकांना मदत करीत असते ती स्वभावाने खूप मैत्री पूर्वक आहे ती कोणाशी उद्धटपणाने वागत नाही अं ती नेहमी सकारात्मक विचार करते आणि मलाही सकारात्मक विचार करायला सांगते तिच्या सारखी मैत्रीण ह्या जगात मिळणं अशक्य आहे अशी मैत्रीण मला मिळाली म्हणून मी खूपच आनंदित असते ती मला नेहमीच प्रेरणा देते ती खूप नम्रपणे बोलते ती खूप व्यवस्थित माझ्याशी बोलत असते व्यवस्थित मला सगळं समजावीत असते आणि माझ्याशी आणि इतरांशी कधीही भांडत नाही माझ्याशी तर कधी कधीही भांडत नाही ती माझ्याशी अती प्रेमानी आणि व्यवस्थित आणि गोड बोलत असते ती कधीही खोटं बोलत नाही आणि चांगली वागत असते ती तिझ्याच सर्व सर्व सर्व गोष्टी मला सांगत असते माझ्याशी कधीही काही लपवत नाही आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा ती आपल्याला मनो मनोरंजन कसा येईन अं सांगत असते ती अतिशय मजेदार व्येक्ती आहे खूप ती खूप मज्जा करत असते आम्हाला आम्हाला शाळेत खूप हसवत असते अशी मैत्रीण जगात ही खूप कठीण आहे ती एक सहानुभूती म मैत्रीण आहे आणि माझ्या नेहमी काळजी काळजी घेते माझ्या जवळची मैत्रीण आहे तिच्या आयुष्यात काहीही कठीण करण्याची क्षमता आहे ती तिच्या समोर कितीही कठीण कार्य असेल तरी त्याला पूर्ण करू शकते इतकी हुशार आणि छान मुलगी आहे प्रत्येक माझ्या प्रत्येक छोट्या कामगिरीत ती माझी नेहमी कौतुक करीत असते आणि मला ते खूप छान वाटते ती शाळेत खूप प्रसिद्धी आहे कारण की ती अभ्यास, खेळ आणि इतर इतर प्रयुक्ती मध्ये खूप चांगली आहे ती प्रत्येक प्रवृत्ती मध्ये भाग घेत असल्या असल्यामुळे तिला सर्वे शिक्षक आवडतात आणि सर्व शिक्षकांना ही ती आवडत असते कारण प्रत्येक प्रवृत्ती प्रत्येक अं काही असलं कधी ती भाग घेत असते आणि क्रमांक मिळवीत असते ती ती नेहमी वर्ग चाचणी आणि मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवीत असते ती परीक्षेत सुद्धा ही सर्वाधिक गुण मिळवत असते आणि प्रथम क्रमांक आणत असते तिने अजून पर्यंत खूप वेळा प्रथम क्रमांक ही आणलेला आहे परीक्षाच्या वेळी ती कोणत्याही विषयाला अगदी सहजपणे समजवून सांगत असते ती मला अगदी अगदी सहजपणे समजून सांगत असेल की जेणेकरून मला समजेल आणि माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होणार अश्या प्रकारे मला गणित वगैरे कोणतेही विषय समजवत असे तिझ्याकडे खूप चांगली निरीक्षण शक्ती आणि कौशल्य आहे जेव्हा ही शिक्षक वर्गात एखादी गोष्ट समजवून सांगतात तेव्हा ती गोष्ट खूप लवकर ती समजून घेत असते आणि मला ती गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे लवकर समजवीत असते ती एक चांगली फुटबॉल खेळाडू आहे तिला आणि तिला शाळा आणि जिल्हास्तरावर अनेक स्पर्धामध्ये भाग घेऊन भाग घेऊन देखील ती जिंकली होती क ती खूप

आहे किती विशेष आहे की मला एवढी छान मैत्रीण मिळाली आहे ती मला योग्य मार्ग दाखवीत असते अं तिच्या व्येस्थ वेळा वेळापत्रक असून ही अं तिच्याकडं नेहमी माझ्यासाठी वेळ असतो ती माझ्या शेजारीच राहत असते आम्ही शाळेत ही एकसोबतच एकसोबतच जात जात असतो जेव्हा जेव्हाला आम्हाला शाळेतून सुट्टी मिळते तेव्हा तेव्हा आम्ही एकत्र पिकनिक पिकनिक करायला पिकनिक मध्ये सुद्धा जात असतो तेव्हा सुद्धा आम्ही सोबतच असतो आम्ही दोघेही आप आपले सण एकमेकांसोबत अं साजरा करत असतो एकमेकांच्या कुटुंबाबरोबर साजरा करत असतो आम्ही एकत्र रामलीला मैदानात जाऊन रामलीला मेळा बघतो आणि खूप मज्जा करतो मेळ्यात पण आम्ही सोबत जात असून आम्ही

क्रिकेट, कॅरम खेळायला खूप आवडत असते पण जास्तच तिला फुटबॉल खेळायला आवडत असते ती माझ्यासाठी अं दुसऱ्या मैत्रीण मित्र मैत्रीणपेक्षा अधिक आहे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 राहू शकत नाही ती माझी तब्येत खराब असल्यास मी जर घरी राहिली तर तिला ती मला सगळा अभ्यासक्रम दाखवीत असते आणि तो अभ्यासक्रम मला तिला शिक्षकांनी जसं तिला समजाविले असू त्याच प्रमाणे ती अतिशय व्यवस्थित पद्धतीने मला तो अभ्यासक्रम समजावीत असते तीचा मूड नेहमीच चांगला असतो आणि चुकीच्या मार्गावर कधीही तोड बोड करीत नाही ती अतिशय कितीही दुःखात असली तरी ती माझ्याशी नेहमी हासत राहते आणि व्यवस्थित माझ्याशी बोलते आणि नेहमी मला चांगली